लायटिंगस केलेली आहे. ह्या लायटिंगचा रंग पिवटसर पांढरा आहे. आणि बाजूला हिरवेगार एक झाड आहे.

परत त्याच्या बांदच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला हिरवेगार शेत आहेत.

पेंटागॉन हेक्झागॉन ट्र्यांगूलर आणि क्यूबस रेक्टॅंगल इत्यादि शेप्स मध्ये आहे.

मासे विकण्याचे हे दुकान आपल्याला आहे.

मस्त फ्रेश अशे काळे अंगुर इथे आहेत.

इथे एक रेस्टारंट आहे आणि त्यामधे दोन प्लेट फ्राइड राइस ऑर्डर केला आहे.

या योगा अभ्यास मध्ये सूर्यनमस्कार हा आसन च प्रकार सुरू आहे.